ते आपल्याला ह्या ठिकाणी ऑलीबॉल दिसत आहे.

जे आपण काम करतो त्या --

आणि या ठिकाणी बोर्ड वर--

अ ग्राहक जे आहेत त्याचा फोटो घेत आहे.

इत्यादी आपल्यांना या ठिकाणी दिसत आहे.

हे या छायाचित्रामध्ये दिसत आहे.

त्यांच धार्मिक स्थळ मस्जित आपल्याला पाहायला--

अ कार्यक्रम चालू होण्याच्या अगोदरची कारण --

काही लोक नियोजनाच्या धावपळीत दिसत आहेत.

हे ख्रिश्चन लोकांच धार्मिक स्थळ आपल्याला पाहायला मिळत आहे.

आणि या ठिकाणी चढ आहे.

या ठिकाणी जमाती लोकांची मस्जिद--